हा काकाजी मला तुम्ही मोसम बद्दल माहीती सांगू शकता का?

हा मोसम म्हणजे मराठीत आपण त्याला हवामान असे म्हणतो

हा देतो. हवामान हा असा घटक आहे जगा मध्ये

की त्याचा प्रत्येक जीवावरती त्याचा परिणाम होत आहे.

आपण कवीने किंवा शास्त्रज्ञाने सुर्याला परमपिता असे म्हटलेले आहे.

त्याचा अर्थ असा होतो की सुर्य हा सर्वांचा पिता आहे. म्हणजेच जन्मदाता आहे.

सुर्यापासून तर विशिष्ट अंतर आपल्या पृथ्वीच असल्यामुळे याठिकाणी जिवसृष्ठी तयार झाली आहे.

जसा प्रत्येक ग्रहावरती जीव आहे, नाही हा त्या त्या ग्रहाचा प्रश्न आहे. आपल्याला त्याविशयी काही बोलायच नाही

परंतू आपल्या पृथ्वीवरती जे वातावरण तयार झालेले आहे.

पृथ्वी गोल आहे.

आणि ती गोल असल्यामुळे त्या सुर्याची जी किरण आहे.

ती काही पृथ्वीच्या काही भागावर लंब रूप पडतात आणि काही भागावरती तिरप किरण पडतात

त्यामुळे आपल्या या पृथ्वीरती दोन रुतु आहेत.

आणि त्यानुसार वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे हवामान आनल्याला पहायला मिळते

यावरती परिणाम करणारे घटक मैदानी प्रदेश आहे.

किंवा पठारी प्रदेश आहे.

ते त्या त्या ठिकाणच्या अ्म क्षेत्रानुसार स्थानिक स्थिती नुसार तीथले हवामान त्या सजीवा वरती परिणाम करीत असते

पठारी भागामध्ये वेगळ दिसून येईल आणि आपल्या अ्म मैदानी भागामध्ये वेगळे दिसून येईल

एवढेच कशाला आपल्या भारताचा जर विचार केला आपण

जगाचा विचार न करता भारताचा जर विचार केला तत पुर्वि बोलाचे सांग सांगावसे वाटते

कि पृथ्वी जशी गोल आहे आणि तो मधला जो राऊंड आहे.

उष्ण कठीबंधीय प्रदेश म्हणतो ज्याला

त्यानंतर येत समशितोष्ण जसजस ध्रुवीय प्रदेशाकडे जायचे उत्त ध्रुव असो की दक्षिण ध्रुव

त्या प्रदेशात जातो आपल्याला थंड वातावरण पाहायला मिळेल

उत्तर गोलार्धात गेलो तेथेही थंड वातावरण पाहायला मिळेल

भारताच्या बाबतीत सांगायच झाल तर आपला भारत हा समशितोष्ण आणि उष्ण अशा

आपल्या भारतामध्ये भोपालमधुन जे कर्कवृत्त गेलेल आहे.

तो समशितोष्ण पट्ट्यामध्ये येतो तस वातावरण आपल्याला पाहायला मिळते

तर अ मानसाची जी म्हणजे एक सौंदर्यदृष्टी आपल्या मध्ये मानवामध्ये विकसीत झालेली आहे.

त्यामध्ये अन्न, वस्त्र, निवारा या गरजा पुर्ण झाल्या वरती मानवामध्ये त्या गरजा विकसीत झाल्या आहे, आणि सौंदर्यदृष्टी विकसीत झाल्यानंतर आपण आपल्या स्थानिक हयाच्यानुसार किंवा स्वभावानुसार आपण सौंदर्यदृष्टी आपापली विकसीत केली आहे. जवळपास सर्व मानवाची सारखी आहे.

दक्षिण भारताकडून जर निघालो आणि उत्तर भारताकडे जर आलो आपण

माणसाच्या उंचीमध्ये त्याच्या रंगामध्ये आपल्याला फरक आढळून येतो. तो त्या माणसाचा दोष नाही बऱ्याचदा आपल्याला सताजामध्ये सावळ्या माणसांना वेगळा दर्जा दिला जातो किंवा गोरे माणस सुंदर समजले जातो

परंतू सावळ्या आणि गोरा हा त्या माणसाच्या हाती कोणाच्या हाती नसून ते र्स्वस्वरित्या निसर्गाच्या हाती किंवा त्या ठिकाणच्या हवामानवर अवलंबून आहे

म्हणून आपल्याला अस विभिन्न प्रकारच हवामान आपल्याला भारतामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे.

अ दक्षिण भारतामध्ये सावळे किंवा थोडे काळ्या रंगाचे लोक दिसेल तर तेच आपण कश्मिर कडे जर सरकत गेलो

तर निश्चितच तिथले उंचपुरे आणि गोरे माणस दिसतील यामध्ये अपवाद आहे. पर्वतीय प्रदेश असेल त्यांचा अपवाद आहे. तिथल्या हवामाना मध्ये बदल असल्यामुळे

अ त्या माणसावरीत परिणाम दिसून येतो अवढच नाही तर आपल्या वेगवेगळ्या हवामाना नुसार वेगवेगळी पिके सुद्धा तयार होतात

दक्षिण भारतामधील ही वेगळी आहे. उत्तर भारतामध्ये पिकांमध्ये फरक दिसून येईल तो फरक मानवाने पिके घेतलेली म्हणून नाही

तर त्या हवामानामध्ये कुढली पिके येतात हे आपल्या पुर्वजांनी शोधलेल आहे

त्यानुसार त्यांनी पिके घेतलेली आहे. त्या त्या ठिकाणी प्रकारचे हवामानानुसार उत्कृष्ठ पिक आलेले आहे.

मानव समुहाला त्या मानव समुह समुहाला कुठल अन्न खायच

ते हवामानाने ठरवून दिलेले आहे. आपण त्यामध्ये जर काही इंटरफिअर किंवा मध्यस्थी करायला गेलो तर निश्चितच आपल्या शरिरावर परिणाम दिसून येतो

दक्षिण भारतामध्ये तुम्हाला भात आणि इतर काही पदार्थ जे त्यांना योग्य वाटते उष्ण प्रदेश असल्यामुळे थंड पदार्थ खाण्याचा प्रयत्न करतात

तेल वापरताना सुध्दा उत्तर भारतात सरसो तेल गरम तेल वापरताना दिसत असेल दक्षिण भारतात मध्ये नाराळाचे तेल जे थंड आहे

ते वापरताना दिसते म्हणजेच या हवामानाचा आपल्या खान्यावरती जी रहनसहन आहे कपडालता घालतो आपण

दक्षिण भारतातील लोक विनाकारण लुंगी घालत नाही किंवा कुठल्या धर्माने सांगितले म्हणून घालत नाही तर तिथले वातावरण तसे आहे व हवामान तसे आहे

अवढच कशाला इथल्या इथे भारतामध्ये सुधा प्राण्यान मध्ये सुधा फरक दिसून येतो दक्षिण भारतातल्या कुत्र्याच्या आंगावर फार कमी केस दिसल पण उत्तर भारतातले कुत्रे असो ,बकऱ्या असो, किंवा मेंढ्या असो

फर म्हणेच केसाचे प्रमाण जास्त दिसून येतो म्हणजेच त्या त्या ठिकाणच्या हवामानाचा परिणाम या प्राण्यांवरती वनस्पतीवरती या सर्व सजीव सृष्टी वरती आपल्याला दिसून येतो

आज आपल्या मानव समुहाला असे वाटते की मी अश्या प्रकरचे वागतो किंवा मला हे अन्न अवडते आहे. मला अश्या प्रकारचे कपडे घालणे आवडते म्हणून मी घालतो आहे

असे नसून हवामानाचा परिणाम आहे. हवामानाच्या बाहेर जाऊ शकत नाही हवामानाचा परिणाम पिकांवरीत आपल्या रहनसन वरती ऋृतू वरती होतो इतर देशामध्ये तुम्हाला उन्हा आणि हिवाळा असे दोन ऋृतू पहायला मिळेल

वास्तविक पाहता दोनच ऋृतू आहे. भारतामध्ये ही हिवाळा आणि उन्हाळाच आहे

पाण्याच्या सोयी आहे सिंचनाची उपलबंधता आहे. हे सर्व एकणू घटाका माघे आपला हवामानाचा जो प्रभाव आहे

हा तो सर्वतोपरि मानवी जीवनावर दिसून येत असतो एवढच काय की मानवी जीवना हे पूर्ण पणे मला तरी वाटत नियंत्रात करतील ते फक्त हवामान आहे

हवामानाच्या नियंत्रा खाली जगतो आहे आणि हवामानाशी अनुकूल होऊन जर आपण मांनवी समूहाने जगण्याचा प्रयत्न केला तर निशचित निसर्गाच्या जवळून जगू आणि त्याचा फायदा आपल्या मानवी जीवनाला किंवा सजीव सृष्टीला निशचित होईल जर आपण ह्या निसर्गाच्या विरोधात गेलो किंवा त्या त्या स्थानिक हवामानाच्या विरोधात जर आपण काम करण्याचा प्रयत्न केला

फारसा परिणाम मुख्याता परिणाम दिसून येत नाही जेव्हढा हवामानाचा आपल्या मानवी सजीव सृष्टिवर मानवी जीनावर दिसून येयील तेवढा पूर्ण इतर घटकाचा दिसून येत नाही